जेएमओल अप्लिकेशनमधील स्क्रिप्ट कन्सोल एंड स्क्रिप्ट कमांड्स वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत
ह्यात आपण शिकणार आहोत स्क्रिप्ट कमांड्स बद्दल
स्क्रिप्ट कन्सोल विंडो कसे वापरावे
स्क्रिप्ट कमांड्स वापरून मॉडेलचे डिस्प्ले बदलणे
पॅनलवर टेक्स्टच्या लाइन्स दर्शवणे
हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला जेएमओल अप्लिकेशनमधील रेणूतील मॉडेल्सला कसे तयार आणि एडिट करणे माहीत असले पाहिजे
नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या
हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे उबंटू ओएस वर्जन 1204 जेएमओल वर्जन 1222 जावा वर्जन 7 खालील गोष्टी वापरून जेएमओल पॅनेलवरील डिसप्ले संपादित केला जाऊ शकतो
मेनूबारमधील पर्याय पॉप अप मेनूमधील पर्याय किंवा स्क्रिप्ट कंसोल वर स्क्रिप्टींग कमांड्सद्वारे
आपण आधीच्या ट्यूटोरियल्समध्ये मेनू बार आणि पॉप अप मेनू वापरून डिसप्ले रुपांतरीत करण्यास शिकलो होतो
या ट्युटोरियलमध्ये आपण स्क्रिप्ट कमांड्सचा वापर करण्यास शिकू
कमांड्स च्या सेट ला स्क्रिप्ट कमांड म्हटले जाते
स्क्रिप्ट कमांड्स पॅनेलवर मॉडेलचा डिस्प्ले नियंत्रित करतात
रासमोल प्रोग्रामवर आधारित भाषा जेएमओल कमांड वापरते
अशा प्रकारचे कमांड्स लिहिणे याला स्क्रिप्टिंग म्हणतात
जेएमओल च्या स्क्रिप्टिंग लॅंग्वेजचे डॉक्युमेंटेशन आणि कमांड्सची सूची ह्या साईटवर उपलब्ध आहे
आता स्क्रिप्ट कमांड्स कसे वापरावे स्क्रिप्ट कन्सोल विंडोवर स्क्रिप्ट कमांड्स टाईप केले जातात
स्क्रिप्टकंसोल जेएमओल ची कमांड लाईन इंटरफेस आहे
हे मेनूबार वर फाईल आणि कंसोल पर्यायामध्ये उपलब्ध आहे
स्क्रिनवर प्रोपेनच्या मॉडेलसह जेएमओल अप्लिकेशन विंडो आहे
आता डिस्प्ले बदलण्यासाठी स्क्रिप्ट कंसोल चा वापर करण्यास शिकू
स्क्रिप्ट कंसोल विंडो उघडण्यासाठी मेनू बारमधील फाइल मेनूवर क्लिक करा
ड्रॉप डाऊनमध्ये खाली स्क्रोल करून कन्सोल वर क्लिक करा
स्क्रीनवर जेएमओल स्क्रिप्ट कंसोल विंडो उघडते
स्क्रिप्ट कंसोल विंडोमध्ये कमांड्स टाईप करण्यास एक टेक्स्ट एरिया आहे
विंडोच्या तळाशी स्क्रिप्ट एडिटर विंडो उघडण्यासाठी एक बटण आहे
ह्या विंडोवर वेरियबल्स क्लियर हिस्टरी आणि स्टेट नामक इतर बटणेदेखील आहेत
उपलब्ध असलेल्या स्क्रिप्ट कमांड्स ची सूची दर्शवणारे पान उघडण्यासाठी हेल्प बटणावर क्लिक करा
ही विंडो बंद करण्यासाठी ओक बटणावर क्लिक करा
आता काही साधे स्क्रिप्ट कमांड्स लिहिण्याचा प्रयत्न करू
हे कमांड्स कसे लिहावेत
स्क्रिप्ट कंसोल विंडोवर डॉलर प्रॉम्प्ट नंतर कमांड टाईप करा
स्क्रिप्ट कमांड्स ची सुरवात कमांड वर्ड ने होते
स्पेसेसने वेगळे केलेले पॅरामीटर्सच्या सेट सह चालू राहते
आणि एंड ऑफ लाईनकॅरक्टर किंवा सेमीकोलनने समाप्त होते
जोवर तुमचे कमांड टाईप करून पूर्ण होत नाही तोपर्यंत कमांड लाल दिसेल
कमांड सक्रिय करण्यास कीबोर्डवरील Enter की दाबा
कंसोल मॅग्निफाय करण्यासाठी मी केमॅग स्क्रिन मैग्निफायर वापरत आहे
उदाहरणार्थ प्रोपेनमधील सर्व कार्बन्सचे रंग नारंगीमध्ये बदलण्यासाठी कर्सर स्क्रिप्ट कंसोल विंडोवर नेऊन ठेवा
डॉलर प्रॉमप्टवर टाईप करा सिलेक्ट कार्बन सेमिकोलॉन कलर एटॉम्स ओरंगे कीबोर्डवरील Enter की दाबा
पॅनलवरील प्रोपेन मॉडेलमध्ये आता सर्व कार्बन्स नारंगी रंगात आहेत
आता सर्व बॉण्ड्सचे रंग निळ्या रंगात बदलू
डॉलर प्रॉमप्टवर टाईप करा
सिलेक्ट एल बॉण्ड्स सेमिकोलॉन कलर बॉण्ड्स ब्लू एंटर दाबा
लक्ष द्या आता प्रोपेन मॉडेलमधील सर्व बॉन्ड्स निळ्या रंगात आहेत
पुढे आपण बॉन्ड्सचे आकार बदलू
डॉलर प्रॉमप्टवर टाईप करा वायरफ्रेम 005
angstromsमध्ये बॉण्ड्सचे रेडियस स्पेसिफाई करण्यासाठी डेसिमल नंबर वापरला जातो
एंटर दाबा प्रोपेने मॉडेलमधील बॉन्डसच्या आकारातील बदल लक्षात घ्या
त्याचप्रमाणे बॉन्ड्सचा आकार वाढवण्यासाठी प्रॉमप्टवर टाईप करा वायरफ्रेम 01
पुन्हा एकदा बॉन्डसच्या आकारातील बदल लक्षात घ्या
अणूंचा आकार बदलण्यासाठी आपण डेसिमल नंबरानंतर असलेल्या स्पेसफिल कमांडचा वापर करू
डॉलर प्रॉमप्टवर टाईप करा स्पेसफिल 02 डेसिमल नंबर अणूचा रेडियस अँगस्ट्रॉम्स मध्ये दर्शवत आहे
एंटर दाबा लक्ष द्या प्रोपेन रेणूमध्ये अणूंचा आकार कमी होतो
त्याचप्रमाणे अणूंचा आकार वाढविण्यासाठी टाईप करा स्पेसफिल 05 एंटर दाबा तुम्ही अणूंच्या आकारात बदल पाहू शकता
वैकल्पिकपणे आपण कमांड सीपीके नंतर पर्सेंटेज किंवा डेसिमल नंबरदेखील वापरू शकता
हे पर्सेंटेज अणूची वांदरवाल्स रेडियस प्रस्तुत करते
उदाहरणार्थ टाईप करा सीपीके 20 आणि एंटर दाबा
अणूंच्या आकारातील बदलाकडे लक्ष द्या
जेएमओल पॅनेलवर टेक्स्टच्या लाइन्स प्रदर्शित करण्यासाठी कमांड्स लिहीणे शक्य आहे
टेक्स्टसाठी कमांड लाईन सेट एचो ने सुरू होते
स्क्रीनवर हे टेक्स्टच्या स्थितीनंतर येते
उदाहरणार्थ पॅनेलच्यावर मध्यभागी रेणूचे नाव प्रोपेन म्हणून प्रदर्शित होईल
त्यामुळे टाईप करा सेट एचो टॉप सेंटर सेमिकोलॉन एचो प्रोपाने आणि एंटर दाबा
आपण पाहू शकता की पॅनेलच्यावर मध्यभागी प्रोपेनचे टेक्स्ट प्रदर्शित झाले आहे
पॅनलवर आपण टेक्स्टच्या इतर लाईन्सदेखील प्रदर्शित करू शकतो
उदाहरणार्थ मला पॅनलखाली डाव्या कोपर्यात काही टेक्स्ट हवेत
डॉलर प्रॉमप्टवर टाईप करा सेट एचो बॉटम लेफ्ट सेमिकोलॉन एचो थिस इस आ मॉडेल ओएफ प्रोपाने
एंटर दाबा आपण पॅनलच्या खाली डाव्या कोपऱ्यात टेक्स्ट लाईन पाहू शकतो
प्रदर्शित केलेल्या टेक्स्टचे रंग आकार आणि फॉन्ट बदलणेदेखील शक्य आहे
उदाहरणार्थ मला टेक्स्ट एरियल इटालिक फॉन्टमध्ये हवा आहे
डॉलर प्रॉम्प्टवर टाईप करा फॉन्ट एचो 20 एरियल इटालिक एंटर दाबा हे टेक्स्ट एरियल इटालिक फॉन्टमध्ये बदलेल
टेक्स्टचा रंग बदलण्यासाठी आपण कलर एचो नंतर रंगाचे नाव वापरू
त्यामुळे टाईप करा कलर एचो येलो आणि एंटर दाबा
फॉन्टच्या रंगातील बदल लक्षात घ्या
अशाचप्रकारे तुम्ही अनेक कमांड्स शोधू शकता आणि बदलांचे निरीक्षण करू शकता
थोडक्यात
ह्या पाठात आपण शिकलो आहोत स्क्रिप्ट कमांड्स आणि स्क्रिप्ट कंसोल आपण हेदेखील शिकलो आहोत स्क्रिप्ट कमांड्स वापरून मॉडेलची डिसप्ले प्रॉपर्टीस बदलणे आणि पॅनलवर डिसप्लेच्या लाईन्स दाखवणे
असाईनमेंट 3 methyl पेंटाने चे मॉडेल तयार करणे
खालीलप्रमाणे करण्यासाठी स्क्रिप्ट कमांड्स वापरणे
सर्व हायड्रोजन्सचे रंग निळ्या रंगात बदलणे
सर्व बॉन्ड्सचे रंग लाल मध्ये बदलणे
आणि स्पिनसाठी रेणू सेट करा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे